काही लोकाना मार्गदर्शन करतानी दिसत आहेत.

बाईकच्या वर एक बोर्ड लागलेला दिसत आहे. बोर्डच्या बाजुन एक --

या चित्रा मध्ये आपल्याला एक--

या चित्रा मध्ये आपल्याला खुप सारे मासे खाली पडलेले दिसत आहेत एक व्यक्ती--

या चित्रा मध्ये आपल्याला एक मंदिर दिसत आहे मंदिरा मध्ये एक --

एक मुर्ती दिसत आहे एक अ पाट दिसत आहे पाटाच्या बाजुने एक--

वर एक मोठा वृक्ष दिसत--

काही रोड दिसत आहेत रोड च्या बाजुन एक कार उभी असतानी दिसत आहे त्याच्या बाजुला--